कोनतेतरी बूक आहे मोठी आय थिंक ते अह स्टडी करायचे बूक असतेत आणि नोट डाउन करायचं असेल काहीतरी--

अह खूप माणसे दिसत आहे शॉप मध्ये आणि इथ बाजूला कार लावलेले दिसत आहे संध्याकाळची वेळ दिसत आहे.

ग्रंथालय ओपन असलेल दिसत आहे बाहेर चप्पल काढायची आहे अस दिसत आहे आणि एक पोस्टर लावलेल आहे.

आजूबाजूला खूप झाडं आहेत खूप माणसं आपला गवर्नमेंट च काम साठी येतात गवर्नमेंट आहे हे.

सोलपुर इथे शेट गोविंद ची रावजी आयुर्वेदिक विध्यालय आहे तिथे लसीकरण केंद्र हे ओपेन झालेलं आहे तिथे लहान मूलाना लस देतात वगैरे लसीकरण केंद्र आहे.

आजूबाजूला माणसं दिसत आहेत बाइक दिसत आहे कार दिसत आहे.

वेगवेगळे शॉप दिसत आहे राजा स्वीट्स कॅरि एट असे वेगवेगळे शॉपचे नाव दिसत आहे खूप सारे गर्दी दिसत आहे बाहेर सगळी मानस आहेत.

स्कूटी आहे. बाइक आहेत. कार आहेत. वेगवेगळे दिसत आहे. खूप सारे दिसत आहे.

बाजूला छोटसं हॉटेल असल्या क-दिसत आहे खूप सारे माणसं दिसत आहेत.